जाण्या येण्याच रस्ता आहे मोकळी जागा आहे झाडे झूड़प आहेत आ काही लाइटस वगैरे लवलेले आहेत मयूर म्हणून एक शॉप आहे इथे ग्रीन रेड येल्लो कलर चे लाइट्स लावलेले आहेत जाण्या येण्याचे रस्ते आहेत.

जाण्या येण्याचे रस्ता आहे मोकळी जागा आहे घर वगैरे आहे आजू बाजूला रस्ते आहेत जाण्या येण्याची रस्ते आहेत मोकळी जागा आहे आ बाजूला घर वगैरे आहेत खिडक्या आहेत जाण्या येण्याच रास्ता आहे मोकळी जागापण आहे.

हा एक हॉल आहे जाण्या येण्याची रस्ता आहे मोकळी जागा आहे फॅन आहे टेब्ल्स वगैरा आहे चेयर्स ठेवलेले आहेत जाण्या येण्याचे रास्ते आहेत मोकळी जागा आहे झाडे झुडप आहे रस्ते वगैरे आहेत साईड ने.

इथे एक जाण्या एण्याच रस्ता आहे मोकळी ज़ागा आहे आजू बाजू ला झाड झुडपे आहेत नदी आहे नदी मध्ये खूप सार पाणी आहे रस्ते वगैर आहे जाण्या येण्याचे समोर एक टावर वगैरे आहे आजू बाजू नदी आहे.

एक जाण्या येण्याचे रस्ता आहे मोकळी जागा आहे एक इलेक्ट्रिक वस्तु आहे इथे स्पीकर वगैरे ठेवलेला आहे लाइटस वगैरे आहेत एक जाण्या येण्याचे रस्ता आहे मोकळी जागा आहे जाण्या येण्या साठी समोरून--

एक जाण्या येण्याचे रस्ता आहे मोकळी जागा आहे झाड झुडपं आहेत बॉल स वगैरे आहेत खेळने आहेत रस्ते वगैरे आहेत परत ट्रॉफया वगैरे आहेत शूज वगैरे आहेत जाण्या येण्याचे रस्ता पण आहेत.